चौदाशे-सत्त्याऐंशी चोवीस जेट पंधरा से चौरेचाळीस बी मध्ये बटाला येतील मुलचंद खत्री यांची कन्या सुळकणी हिच्याशी त्यांचा विवाह झाला. तिच्या पोटी श्रीचंद आणि लक्ष्मीदास हे दोन मुले झाली. सुमारे तेराशे सुमारे तेरा वर्ष सुलतानपूर लोधी मध्ये राहिल्यानंतर इसवी सन चौदाशे सत्त्याण्णव पंधरा से चौपन्न बी एकेदिवशी तो अचानक अंघोळी साठी वेई नदीत गेला आणि तीन दिवसांनी तो दिसला. या काळात त्यांना वे विज्ञान प्राप्त झाले. तुम्ही हिंदू नाही आणि मुस्लिम हि नाही अशी गोषना करून त्यांनी लोखांना धार्मिक सम्पूर्नची वर उठून कारणे खारधर्म शेखांनोस श्रोस साईन केले. गुरुनानक देवजीं चा प्रवासा बद्दल सांगा गुरुनानक त्यांना गुरुजींनी वाटले कि एकाच ठेका निंना राहता. फिरून लेखांचा प्रवचन देहूचार धर्माचा प्रचार करणे युद्ध तारेल. या नंतर गुरुजी भारतात आणि भारत बाहेर उपदेश दोहऱ्यांवर किंवा उदासीनते वर गेले आणि बाहेर जिल्हा पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा चार हि दिशांना प्रसिद्ध मंदिर मध्ये गेलो. त्यांनी विद्वान धर्म गुरु पुजारी पीर फकीर यांचाशी संवाद निर्माण केला. आणि त्यांना खरा धर्म समजावून देऊन त्यांचे अनुयायी बनवले * सुमारे पंचवीस हजार मही मंदी नंतर पंधराशे बावीस मध्ये इसवी सन पंधराशे एकोणसत्तर बी गुरुदासपूर जिल्ह्यात रावी नदी च्या काठी इसवि सन पंधराशे चार मध्ये पंधराशे एकसष्ठ बी मध्ये स्थायिक झाले. आणि कर्तारपूर शहरात राहू लागले. या वर्ष पासुन एक प्रकार चा सो आश्रम लेओ पण सुरू होते. स्वतः शेती करायची आणि कष्ट करून इतरांना वाटून खायला शिकवायचे. गुरुनानक देवजी कर्तारपूर मध्ये किती काळ राहिले आणि त्यांची ज्योत त्या बदद्ल आम्हाला सांगा कर्तारपूर मध्ये सुमरे अठरा वर्ष राष्ट्रदास होते, तेथून ते उपदेश साठी अनेकवेळा इकडे तिकडे जात असत. कर्तारपूर मध्ये राहून त्यांनी लोकांना खऱ्या धर्माची स्वरूप समजावून सांगण्याचा आता - आताकात प्रयत्न केला. दुध्याचा मोठेपणा संकुचित विचार सरणी उदासीनता आणि भावनिक ऐक्यामुळे हिंदू मुस्लिम एक सारखेच स्वतःवर भक्ती करू लागले, हेच कारण आहे कि जेव्हा बावीस सप्टेंबर पंधराशे एकोणचाळीस इस विषं तेवीस आशु पंधरा से शाहनोवी जेवा दोन्ही धर्माचा लोखांनी स्वतःचा मेणबत्त्या पेटवल्या, मृत देहावर योग्य प्रकार अंत संस्कार प्रधान झाले. गुरुनानक देवजींनी त्यांचा शेवट च्या वेरी सिंघासण कोणा करे सोपोले गुरुनानक देवजींचे अकुंवाय सत्तर वर्ष चार महिने तीन दिवस होते, अंतिम वेळ जवर येतास ल्याचे पाहून वीर परीक्षा नंतर त्यांनी बाही लंनावर गुरुपर बाहेर केले. आणि त्यांची जाव अंगात ठेवले गुरुनानक देवजी यांचा व्यक्ती महत्व बद्दल सांगा गुरुनानक देवजी हे महान आणि उतकृष्ट व्यक्तीमत्वाचे स्वामी होते. त्यांचा व्यक्तिमत्वाचे अनेक माध्यमातुन विशलेषण करता येते. पहिले साधन म्हणजे त्यांचे कविता. गुरुबानी नुसार बानी मध्ये गुरु राहतात. बानी गुरु - गुरु हे बानी.

त्या वादाचे मुख्य कारण काय होते. ते एक महान मानवता वादी होते, त्यांचा मानवता वादात, सर्व मानवजाती ची कल्याणाची भावना मध्यवर्ती स्थान मिळवते ते जाती बंधाचं कट्टर विरोधक होते. श्री आम बद्दल ची त्यांची भावना ही अति चे स्वतच होती. त्यांचे मानवता वादी असण्याचे मुख्य कारण हे होते की ते स्वतः एक आदर्श माणूस होते आणि इतरांना एक चांगल्या माणूस बनण्यासाठी ते प्रेरीत करत होते. संसारात राहून हि तो संसार मुक्त होता, सांसारिक समस्या मध्ये अडकण्या ऐवजी ते देवाचे आहेत. प्रेमाच्या जाळ्यात ते कायमचे अडकले. ते नेहमी स्वतःला तुच्छतेने पाहत असत आयुष्यभर ते खऱ्या धर्माच्या प्रचार साठी प्रयत्नशिल राहिले. ते खूप सभ्य होते तो अतिशय सभ्य होता. त्यांचा श्लोकाचा प्रत्येक ओळीतुन त्यांची नम्रता जाणवते, त्यांच्यासाठी चांगले किंव्हा वाईट नाही ही व्यावहारिक ओळख होती ते अतंत्य गंभीर विद्वान होते. त्यांचे इत्यादींपुरतं मर्यादित नव्हते सर्वे योगपुराणे शास्त्रे ह्या विषयी ज्ञान होते दिसणं होते. ती जन्मजात तो जन्मजात कवी होता. त्यांनी अत्यंत अधिकृत पद्धतीने लोक कल्याणा साठी आपली प्रतिभा प्रत्येक्षात आणली. संत साधकांमध्ये त्यांचा कवितेला किंवा भावनांच्या दृष्टिकोनातूनच महत्व च स्थान नाही उलट त्याची संपन्न आहे. गुरुनानक देवजी यांचा काव्यात्मक कार्याबद्दल सांगा गुरुजींचे डावाने गुरु ग्रंथ साहेब मध्ये लोंगर लीला श्लोक ही त्यांची आहे. त्यांनी ती कविता कशी लिहिली आणि जपली हा एक महत्व चा विषय आहे. हि ची गोष्ट आहे की आता गुरुजींचे किंवा इतर कोणतेही हस्तलिखित पुरातन दस्तऐवज उपलब्ध नाही. त्यामुळे ते कोणत्या लिपिती लिहायचे हे सांगण्यासाठी नाही. तो सुशिक्षित होता यांच्यात काही शंका नाही पट्टी नावाच्या कवितेवर तिला हे स्पष्ट होते कि ती त्या स्थायी पंजाब मध्ये लोकप्रिय असलेली लिपी होती. अक्षरांची उंची त्यांना चांगलीच ठाऊक होती. ती सध्याचा गुरुबोधी लिपीत प्राथमिक स्वरूप आणण्याची शक्यता आहे पट्टी बाणेवर लिहिले शब्दांना वरून हे स्पष्ट होते कि त्यांनी हि बानी लिपीत स्वरूपात रचली आहे.

श्री रागदों चौबते त्रिशिष्ट, अष्टपदी, अठरा दोहे, दोन श्लोक, दोन माजोरा, अष्टपदी एक, श्लोक सत्तावीस, श्लोक सेहचाळीस वर एकमध्ये इस तू चौरथर ऑरी रात जोपातून चौदा असंत दोन बरोबर चालीस आशा राग चौपाध्ये एकोणचाळीस, अष्टपदीनं बावीस, पदे पस्तीस, पट्टीस, जप पाच, श्लोक चौवीस श्लोक चौवेचाळीस श्लोक एक मध्ये बरोबर एकशे एकोणसत्तर, पाच गुजरी राग चौपदे दोन आस्थपाध्ये पांच बरोबर सात तिहाई राग श्लोक दोन M FOUR मध्ये WAR FIVE बरोबर दोन वसंत राग चौपदे तीन छंत दोन होला हसीन निस पांच श्लोक तीन श्लोक चार मध्ये बरोबर ठेवीस सवरत राग सौपथे बारा असतपधे चार श्लोक दो मेह चार महा पहा बरॊबर सत्र. धन सारी रात सोपटे नऊ अष्टपाठी दोन मंत्र तीन बरोबर चौदा आईलिंग रात चौपढे पांच अष्टपाठी एक बरोबर साह सुखी रात सोपटे नऊ अष्टपाठी पांच उसळी सुरली. दोन चॅत पार श्लोक एकविस श्लोक तीन मध्ये बरोबर बेचाळीस बिलावल राग चौपदे चार अष्टपदे दोन श्लोक दोन तिथी मह एक मध्ये छंत दोन श्लोकात दोन श्लोक मह चार मध्ये बरोबर तीस रामकली राग बरोबर चोपदे अकरा. अष्टपदी नऊ पदे एकशे सत्तावीस ओंकार मध्ये ओंकार मध्ये चोपन्न आणि सिद्द-गोष्टी मध्ये त्रेस त्र्याहत्तर श्लोक एकूणवीस श्लोक तीन मध्ये बरोबर एकशे सहासष्ट अनुराग चौपदी बारा अष्टपदे बावीस श्लोखाबीस मह चार मध्ये अठरा वेळा आणि पहिल्या अठरा चौपदांसह दोन बरोबर पासष्ठ सुखरीराम संत पाठ प्रादेप सत्र वर हा महा एक मध्ये बरोबर बावीस, भैरव राग चौपदे आठ, अष्टपदी एक बरोबर नऊ बसंत राग चौपदे दहा अष्टपदे आठ बरोबर अठरा सारंग राग चौपदे तीन अष्टपदे दोन श्लोक तेहतीस बरोबर अडोतीस मला राग अध्याय नऊ अष्टपद पाच, श्लोक सत्तावीस श्लोक चोवीस श्लोक एक मध्ये बरोबर पासष्ठ प्रभाती राग सतरा अष्टक सात अष्टक बरोबर चोवीस श्लोक सहा संस्कृती बरोबर छत्तीस श्लोक फरीत सतरा श्लोक वेळा जोडणी तेहतीस एकूण बेरीज

गुरुजींच्या साहितीक वारसा बद्दल सांगा हे खरे आहे कि गुरुनानक देवजींनी कविताबनवण्याच्या उद्देशाने वाणी रचली नाही परंतु आजच्या वेळ ची गोष्ट म्हणजे ही वाणी काव्याचे सर्व मानकपूर्ण करते आणि महान एका कवितेची साक्ष देते युग चित्रण चे ज्वलंत आणि गुरुजींचे काव्याचं निर्भय स्वरूपात घडले आहे. इतके क्वचितच पाहायला मिळते त्यांचा कवीतेत निसर्गाची ही अतिशय बोधक चित्रण केले आहे. खरंतर जन्म पासून ते नैराश्याच्या काळापर्यंत आणि मग कर्तारपूर मध्ये राहून निसर्गाच्या कुशीत आयुष्य घालवले या निसर्ग ची व्याप्ती पंधरा पोटी मर्यादित नसून संपूर्ण भारत आणि काही परदेशाची निसर्गाचा आस्वाद घेण्याची संधी हि गुरुजींना मिळाली गुरुनानक बानी पण पती - पत्नी चा व्यावहारिक संबंध व्यक्त केल्या मनही भक्ती रसाने मधुर भक्ती च्या स्थापना केल्या आहे त्यांचा कवितेतील अनेक शब्दयांचा शेवटी मधुर अर्थ आहे या शंका नाही. म्हणून गुरुनानक बानीच मुख्य सरभक्ती आहे भक्तिसार आहे. गुरुजींनी स्वतःला पत्नी च्या रूपात सादर केले आहे, ते देवाच्या स्मरण करते, ते गुणगान गाते. त्याचा कुशीत हरवून जाते हा भक्ती रस शीख वाद्यस्थिती आहे जेंव्हा ती भगवंताशी एकरूप होऊन त्याचा मध्ये तल्लीन होते, तेव्हा भक्ती रसाची सिद्धी होते गुरु अर्जुन देवजी MASS OF PEACE सुख माही चे संगीतकार बानीचे मोहित गुरु ग्रंथ साहिब चे संपदात नाम बानींचे असतानाथ हा मंदिर साहेब आणि तरं कारण साहिब सी निर्माता श्री गुरु अर्जन देवजी गुरु रामदास त्यांचे पुत्र पंधरा जन्म एप्रिल पंधराशे त्रेसष्ठ होती माताभजें मानेनजी च्या प्रति ते जन्म झाला त्यांची आई विभी बानी या गुरु अमरदास यांच्या कन्या होत्या. गुरु अर्जुन साहिब यांचे भाऊ बाबा पृथ्वीछंद आणि बाबा महादेव होते. गुरु अर्जुन देवजींच्या शिक्षणा बद्दल सांगा गुरु अर्जुन देव देवांगरी पण ते यांचा करून शिकले.

यांचे मोठे बंधू पृथ्वीछंद हे जगन जगिक त्यांनी आणि बुद्धिमान होते. ते सर्व काम सांभाळ असंत आणि त्यांची नजर गुरु गद्दी वर असायची. गुरु अर्जुन देवजी यांचा व्यक्तिमत्व बद्दल सांगा. गुरु दुसरे भाव बाबा महादेव त्यागी अलिप्त आणि उदास होते गुरु अर्जुन देवजी मुराम्मद त्यांनी अशा दर्जास दिले, हे देवांना मुला स्वाभिमान, दयालु आणि असे प्रेम सुरू होते. गुरु अर्जुन साहिब यांचे भटांमध्ये दिव्य व्यक्तिमतचा दर्शन करते भट वाणी मध्ये गुरु साहिब बांना परंतु हरी असे म्हणतात, असे गुरुसाहिबांचा व्यक्तित्व होते. त्यांचा मदतीने पापांचा नाश आणि अज्ञानाचा अंधार दूर होऊ शकतो. झैशे बट्ट मतररयानी म्हटले आहे कि जेवा देवाची चमकली तेवा त्यांना बाबा - नाना मणहून उरकले गेले आणि हि ज्योताक्ष गुरु साहिबांच्या माध्यमातृन पुणं जगह स्त्रीया जाले. ज्योती रुपी हरी आणि गुरुनानक टाहाईयों ताटे अगंड भैया टॅटू शिव तू टॅटू मिलयो मुरत प्राणच ब्रम्ह पूरक गुरु अर्जांना नई हेना श्री गुरु रामदास जींनी आपल्या पुत्रांच्या परीक्षा कशी घेतली ऐका जोती तुन दुसरी जोत अधिक तेजस्वी होत जाते. रामसदास जी गुरु जब गुरु ज्योती अर्जात मोहदारी आपल्या मुलांची परीक्षा घेण्यासाठीत, गुरु रामदास जी म्हणाले कि त्यांचा भावाच्या मुलांचे लग्न आहे आणि पृथ्वीछंद ने तेथे जावे. पूर्व पूर जबाबदाऱ्या असल्यानी मी कसे जाऊ असे ते म्हणू लागले त्याची खरी भीती अर्जुन देवजींची होती त्याच्या अनुपस्थेतीत सिंहासन मिळू शकत नाही गुरु अर्जुन पाठचे हाथ धरून होते तो गुरु रामदासजींकडे जाण्यास नकार देऊ लागला नाही आणि त्याचा रोयातून असलं आले परंतु ते मानहून लागले कि तुच्या दक्षणाशिवा मला जगनिर कठीन नाही जो मेचुली बिनु पहिने क्यू जीवन्नो पाहोली गुरु रामदास जींनी गुरु अर्जुन देवजींना परवानगी दिली. गुरु रामदास जींनी त्यांना आणखी एक परवानगी दिली कि त्यांनी तेथेच राहून सत्संग करावा आणि तीसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत आम्ही त्यांना आमंत्रण देत नाही तो पर्यंत त्यांनी परत येऊ नये त्या मूळ आदेशाची तशी च अंमलबजावणी झाली. वर्षभर अर्जुन देवचिनची वाट पाहत होते पूर्ण त्यांची वडील गुरु रामदास यांचा परंत पोसु दिले नाही. तिसरे पत्र देऊन त्यांनी शिखांना ते पत्र स्वतः गुरु रामदास जीना देण्याची विंनंती केली धीराहोए च्या अथ चौथ्या रागाने वाचली. एक तास न भेटताच काल तू जुगु होता आता तू प्रिय तुंडुन भगवंताला भेटला आहेस. गुरु रामदास जीनी चौथ केला पेटवली रामदास जीयांना समोर लेखी गुरु गड्डीवर भर संयम आहि चोथा बाबा भुडाई जींनी अर्जुन देवजींच्या नाव आणले आणि शिक शिष्टता शिकवले ते त्याना लागू केले अमृत च्या दोन दिवस राहिल्या नंतर गुरु रामदास पूर अर्जुन देवजीन सोबत गोविंदवाल साहिबला आले आणि त्याच्यात हृदयाचा मृत्यू झाला प्रश्न गुरुजींनी गुरु ग्रंथ साहिब चेवरणजी राग व्हरवत आहे. एकतीस रागांच्या सर्वतीस रागानं मध्ये पाणी दसले आहे अब्दीचे भाविसेचे अत्र श्लोक श्री गुरु ग्रंथ साहिब मध्ये नोंदव लेले आहे त्यांनी सर्व घाणी पत्र पंधरा से आख्यानशी मध्ये लिहिली सोळाशे चार पासून इसवी सन वै गौडी सुख मंहिवर वर ह्मा माजा बावन आखरे बिरारे गुणवंती पहार दिन आणि राग या गुरुजींच्या प्रमुख वेता आहेत. आदिराग हा मुख्य शलोक आहे गुरु साहेब त्यांचे होतात मग श्री गुरु ग्रंथ साहिब तिचा अविश्वसनिय शिकवणीचा प्रभाव मुस्लिम उल्लामा आणि काझीम नी स्वीकारला कारण मुस्लिम कट्टरपंथी यांची धर्माची सामानता सहन करू शकत नाही जेवा अकबर च्या मुलगा जहांगीर गादीवर बसला गुरुसाहिबां या कामाच्या चंदू चा मस्त रातसाही मोट वाटा होता जहांगीर ने हाणला गुरु साहिबांच्या वस्तू ताब्यात घेऊन त्यांच्या समोर हजर झाला गुरु साहिबांना हजरत मोहम्मद यांचा स्तुतीचे शब्देशी गुरु ग्रंथ साहिब मध्ये नोंदवण्यास सांगितले त्याला गुरु साहिबांनी स्पष्टपणे नकार दिला एकीकडे त्यांला आपला गुरु हार गोबिंदचा हेवा वाटत होता गुरु साहिबांनी तसे करण्यास नकार दिला शवेटी गुरु साहिबांना शेत करण्याची अध्ण्यान देण्या टाळी विशेषता निर्धय चंदू यांची या कार्यसाठी नियुक्ती करण्यात आली. गुरु साहिबांना तारणीवर बसवण्यात आले आणि शिरश्यावर वाळू ओतण्यात आले गेले आणि नंतर उखळत्या पाण्यात, पाण्याच्या भांड्यात ठेवले पण गुरु साहिबांना तेरा किया मीठा लगे चा जाप सुरू ठेवला आणि अशे सोळा may सोळाशे सहा रोजी सहाव्या दिवशी गुरु साहिबांची पवित्र शरीर रावी नदी च्या काठी नेण्यात आले. रवि ला पूर आला आज त्याची टंग गुरुद्वारा देहेरा साहिब या नावाने ओळखले जाते ते पाकिस्तान मध्ये आहे पंजाबी साहित्यातील योगदान गुरु अर्जुन देवजी यांचा पंजाबी साहिथथिर सर्वातमोठे योवधान म्हणजे गुरु ग्रंथ साहिब चे संपादन त्या मध्ये सा गुरु साहिबांच्या वेंट्रीक्ट अजून सूटही फॅखीर

सुखमांही बर्हानना पान आखरी पण आहे मारू देखणे वर आणा त्यांची संख्या सा आहे.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

त्याचा जन्म सात जुलै एकोणीसशे एक्याऐंशी रोजी रांचीमध्ये बिहार, भारत येथे झाला. त्याची उंची पाच foot नऊ इंच म्हणजेच एक point पंचहत्तर meter होती. त्याचे पत्नीचे नाव साक्षी धोनी. त्याच्या वडीलांचे नाव पानसिंह धोनी व आईचे नाव देवकीदेवी व त्याला एक मुलगी आहे. तिचे नाव जिवा. ते सगळे भारतीय आहेत.

या त्याच्या जमतेच्या बाजूला ठरल्या म्हणून त्याने आ आज हे यश मिळवले आहे. आज धोनी भारतातील दिग्गज cricket खेळाडूंच्या यादीत पोहोचला आहे म्हणजेच एवढेच नाहीतर भारतीय cricket संघाला आपल्या कर्णधार पदाने कित्येकदा मन जिंकले शिवाय संघाला चांगले मार्गदेश अं मार्गदर्शन देखील केले

त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली त्यावेळी त्याने या स संधीचे अक्षरशः सोने केले. व हळूहळू स्वतःला सिद्ध केले. एवढेच नाहीतर

अकरा सप्टेंबर दोन हजार सात पासून चार जानेवारी दोन हजार सत्रापर्यंत महेंद्रसिंह धोनी भारतीय cricket संघाच्या कर्णधार पदावर होता व दोन हजार आठ ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चौदापर्यंत कसौटी cricket संघाचा कर्णधार होता. साहसी, रोमांचक व्यक्तीमत्व व unique hairstyle ठेवणारा धोनी भारताचा एक

आपल्या प्रतिमेचा थोडा सुद्धा गर्व नाही म्हणून देखील तो भारताचा आवडता cricket खेळाडू आहे. धोनीला कर्णधारांपैकी एक आहे ज्यानी junior आणि भारतीय A cricket संघाचा क्रमवारीचा सं राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. माही एक आदर्श आणि pin up star देखील आहे. माहीने भारताच्या एक दिवशीय अंतरराष्ट्रीय संघाला दोन हजार अकरा साली दुसरा विश्व cup मिळवून देण्यात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या विजयामुळे त्याने त्याचे फार कौतुक झाले आणि भारतीय संघातील सर्वात चांगला खेळाडू ठरला. धोनीने तेवीस डिसेंबर दोन हजार चारला बांगलादेश विरुद्ध भारतातील एक दिवशीय सामना खेळला. पुढे दोन हजार सात ते दोन हजार सोळापर्यंत भारतीय हे एक दिवशीय संघाच्या कर्णधार पदावर राहिला आणि आपल्या प्रतिभेला सिद्ध केले. धोनीने दोन डिसेंबर दोन हजार पाचला श्रीलंकेविरुद्ध कसौटी खेळाडू म्हणून पहिला सामना खेळला होता. दोन हजार आठ ते दोन हजार चौदापर्यंत तो कसौटी cricket संघाचा कर्णधार होता. आपल्या खेळातील आकर्मक शैलीमुळे त्याने विशेष ओळख तयार केली

अनेक नोंदी देखील आहेत. त्याच्या नेतृत्वातच दोन हजार नऊ साली भारतीय संघ क्रमांक एक हा संघ बनला. दोन हजार सात साली ICC विश्व चषक twenty-twenty आणि दोन हजार तेरा ICC champion trophy जिंकतानाच्या दरम्यान देखील भारतीय महेंद्रसिंह धोनीने भारतीय cricket संघाचे नेतृत्व केले आहे. IPL सामन्यामध्ये देखील माहीने अनेक अंतरराष्ट्रीय record वर आपले नाव कोरले आहे. आपल्या IPL संघ चेन्नई super kings या च्या मदतीने दोन हजार दहा आणि दोन हजार अकरामध्ये दोन वेळा IPL स्पर्धा जिंकली आहे. महेंद्रसिंह धोनीचे बालपण आणि सुरुवातीचा काळ धोनीचा जन्म सात जुलै एकोणीसशे एक्याऐंशीला बिहारमधील रांची म्हणजेच आता झारखंडमध्ये समाविष्ट झाले आहे येथे झाला. मुळातच हा राजभूत परिवारात उत्तराखंडमधील होता. त्याचे वडील पानसिंह mecon steel अंतरलय अंतर्गात सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम सेवानृत्ती

म्हणजेच नरेंद्रसिंह धोनी आणि एक बहिण जयंती गुप्ता आहे. भाऊ राजकारणात सक्रिय असून बहिण इंग्रजी विषयाची शिक्षिका आहे. झारखंडच्या रांचीमध्ये श्यामाली इत DAV जवाहर विद्या मंदिरमधुन धोनीने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. तो एक athletic विद्यार्थी होता. सुरुवातीच्या काळात cricket पेक्षा badminton आणि football या खेळांमध्ये त्याला अधिक रुचि होती. आपल्या शालेय football team चा तो चांगला goalkeeper म्हणून ओळखला जायचा. या दरम्यान धोनीच्या football coach नी त्याला स्थानिक club च्या cricket team चा wicketkeeper म्हणून पाठविले. त्यावेळी दि धोनीने आपल्या चांगल्या प्रदर्शाने सगळ्यांनाच आकर्षित केले. आणि एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दरम्यान Commando cricket club team मध्ये नियमीत क्रि क्रि Wicketkeeper म्हणून स्थान मिळवले. माहीने सुरुवातीच्या काळी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान भारताचा हा महान खेळाडू फक्त शालेय आणि club स्थरावरच cricket खेळत होता. त्याचवे वेळी Coal field limited संघात खेळण्याकरीता माहीची निवड झाली. या दरम्यान माहीने cricket association चे पूर्व राष्ट्रपति देवल सहाय्य ह्यांना आपल ल्या दृढ संकल्पाने कष्ट आणि चांगल्या प्रदर्शाने खूप प्रभावित केले. त्यावेळी धोनीला प्रथम श्रेणीतील cricket मध्ये खेळण्याची संधी दिल्या गेली. एकोणीसशे अठ्ठ्याण्णव

परिणामी त्याचा संघ नीच्यंकावर घसरला. रंजी trophy ची सुरुवात एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारमध्ये धोनीला रंजी trophy खेळण्याची संधी मिळाली. बिहार

शतक मारले तरी देखील हा संघ सामना हरला. वयाच्या वीसव्या वर्षी माहीला खेळकोट्ट्यातून खडकपूर railway स्थानकावर travelling ticket परीक्षक TE पदावर नौकरी मिळाली आणि तो पश्चिम बंगालमधल्या मिदनापूरला निघुन गेला. दोन हजार एक ते दोन हजार तीनपर्यंत धोनीने railway कर्मचारी म्हणून काम केले. धोनीला लहानपणापासून खेळाची आवड असल्याने नौकरीत त्याचे मन जास्त काळ रमले नाही. दुपील trophy निवड झाल्यावर देखील सामना खेळू शकला नाही. दोन हजार एक साली महेंद्रसिंह धोनीची पूर्व क्षेत्रात दुपील trophy खेळण्याकरीता निवड झाली. परंतु बिहार cricket association ही माहिती माहीला वेळेवर देऊ शकली नाही कारण माही त्यावेळी पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे होता. धोनीला ही माहिती त्यावेळी मिळाली जेव्हा त्याची पूर्ण team उगरतरला या ठिकाणी आधीच पोहोचली होती. या ठिकाणी सहा सामना खेळला देवखत trophy tournament. दोन हजार दोन दोन हजार तीन सत्राच्या दरम्यान धोनीने रंजी trophy आणि देवधर trophy चांगले प्रदर्शन सुरु ठेवले. त्यावेळी Cricket विश्वात त्याला ओळख मिळाली. दोन हजार तीनमध्ये जमेशपूर इथं प्रतिभा संघां विकास week च्या झालेल्या सामन्यात माजी कर्णधार प्रकाश ह्यांनी माहीला खेळताना पाहिले आणि धोनीच्या खेळाची माहिती त्यांनी राष्ट्रीय cricket academy ला दिली आणि अशात धोनीची निवड बिहार अंतर nineteen संघाच्या झा नाय संघाकरता झाली. पूर्ण zone संघातील तर्फे धोनीला दोन हजार तीन - दोन हजार चार सत्रात देवधर Trophy संघेत भाग घेतला. धोनीनं हा सामना जिंकला. Our education system म्हणजेच आपली शिक्षणाची प्रणाली आपल्या भारत देशात असणारी शिक्षणाची प्रणाली जी आहे ती पाठांतरावर अवलंबून आहे. या गोष्टीला

आपल्या भारतीय शिक्षण प्रणालीची एक शोकांतिका किंवा भारतीय शिक्षण प्रणालीचा Drawback असा आहे कि या भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये पाठांतराला खूप महत्तव दिले जाते. ज्या विद्यार्थ्यांचं पाठांतर चांगलं असेल, ज्या विध्यार्थ्याला एखादी गोष्ट न समजता सुद्धा तो पाठ करून घेत असेल त्या विध्यार्थ्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतात. कारण यामध्ये ज्ञानानावर आधारित प्रश्नांची उत्तरे प्रश्नही विचारलेले नसतात. ज्ञानानावर आधारित प्रश्न जर विचारले तरच एखाद्या विध्यार्थ्याजवळ किती ज्ञान आहे या हि गोष्ट आपल्याला समजू शकते. परंतु पाठांतरावर आधारित आता परीक्षेमध्ये विध्यार्थ्यांना आधीपासूनच माहिती असते कि कोणत्या प्रकारचा प्रश्न येईल आणि त्याच्यावर कश्या प्रकारचं उत्तर लिहायचं आहे. परंतु यावरून याची जाणीव परीक्षकाला होत नसते कि या विध्यार्ध्यावर विध्यार्थ्याजवळ किती ज्ञान आहे. या विद्यार्थ्याने पाठांतर करून लिहलेले आहे कि समजून लिहले आहे. याचा अजून एक मोठा Important topic म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं Paper presentation म्हणजेच स्वतःचा पेपर प्रदर्शित करण्याची कला असेल त्या विध्यार्थ्याला जास्त Marks मिळतात. परीक्षक जे असतात ते विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बगुन Marks देत असतात. जी गोष्ट

हस्ताक्षरामुळे त्यांना परीक्षेमध्ये कमी Marks मिळतात आणि त्यांच्या शैक्षणिक गुणांचे नुकसान होते. ज्यामुळे या विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान आणि आतमविश्वासू असतो याला ठेस पोहचते आणि त्यामुळे ते पुढच्या परीक्षेत व्यवस्थितरीत्या अभ्यास करत नाहीत. आता समजा एक विध्यार्थी असेल जाच्याजवळ खुप Knowledge आहे, खुप ज्ञान आहे. परंतु त्या विधायर्थ्याचे अक्षर चांगले नसेल तर परीक्षकाला असे वाटते कि याला काहीच येत नाही आणि जरी त्याने अतिशय उत्कृष्ठ पद्धतीने परीक्षेत उत्तर लिहलेलं असेल, अतिशय योग्य पद्धतीचं उत्तर जरी लिहलेलंअसेल